हे गॅरेज आहे तेथे एक ब्लॅक कलर ची बोलेरो स्कॉर्पिओ गाडी लावलेली आहे व एक मेकॅनिकल ती दुरुस्तही करत आहे. सर्विसिंग ही होती इथ.

हे एक यमहा गाडीचं शोरूम आहे तेथे एक मॅनेजर पण खुर्चीवर बसलेला आहे व एक--

शाळा छोटी शी आहे पण चांगली दिसत आहे.

त्याला खूप सारे लायटे पण लावले आहे आणि टाइम बघण्यासाठी एक घड्याळ पण आहे ते दोन ग्राउंड दिसत आहे.

तिथे एक छोटासा लाइट वरती फोटो मोठे--

हे एक जंगल आहे जंगलात एक विमानतळ आहे ते खूप छोटे आहेत तेथे एक विमान थांबलेले आहे.

ते मासे मेलेले काही जीवंत आहेत आणि एक मास माणूस ते मासे साफ पण करत आहे आणि त्याचे पिस पन तयार करत आहे.

हे एक शेत आहे. त्या शेतात खूप सारे वेग वेगळे प्रकारचे फळ भाजी पाला--